हे दृश्य एका पेट्रोल पंपाचे दिसत आहे या पेट्रोल पंपाचे नाव भारत पेट्रोलेयम आहे या पेट्रोल पंपा मध्ये दोन तीन गाड्या पेट्रोल भरताना दिसत आहेत.

या दृश्यात एक भली मोठी तीन मजली इमारत दिसत आहे या इमारतीचे नाव जी_एस_टी भवन नागपुर असे दिसत आहे या इमारतीमध्ये विद्युत रोशनाई केलेली आहे.

या दृश्यात तीन चार मजूर दिसत आहेत ते अह थैल्याची म थैली उठवून गोदाम--

आणि आणि लिहलेले आहे की इंजीनीरिंग मॅनेजमेंट एंड मेडिकल स्कूल बुक्स स्टेशनरी एवलेबल आहे त्यांच्याकड़े बाहेर एक गाडी पण लावलेले दिसत आहे.

असं दिलेलं आहे आणि त्याच्या प्रांगणात काही झाड न बगीचा केलेला आहे.